Nursing चे पण दहावीनंतर classes आहेत. doctor चे, ते पण केलं तर बराच फायदा होतो. Job पण लवकर लागतो. Government job लागणं तसंही आता अवघड झालंय. आणि शिक्षणामध्ये शिक्षणामुळे त्याचा पण उपयोग करतो. जर दहावीनंतर करायचं म्हणलं तर आपण animation पण करू शकतो. Animation मध्ये तर खूप जास्त payment पण असते. आणि त्याचे job चे म्हणजे animation course हा असा आहे की तो महाग, सगळ्यात सगळ्यात महाग course आहे तो. अं तर तो जास्त लोक करत नाहीत. त्यामध्ये पण जास्त अं field आहेत. आणि अं chance पण खूप जास्त आहेत. आणि IIT मध्ये पण आपण बऱ्याच प्रकारच्या, अं प्रकार असतात त्यामध्ये पण आपण करू शकतो. किंवा मग असं पण म्हणलं जातं, की बारावीनंतर engineering करण्यापेक्षा दहावीनंतर केलेलं चांगलं असतं कारण की, basic knowledge खरंतर दहावीनंतर भेटतं, अं B tech मध्ये काही एवढं समजलं जात नाही. किंवा B tech नंतर एक वर्ष कमी होतं पण basic knowledge त्यांना भेटत नाहीय. तर मला असं वाटतं की B tech knowledge basic knowledge घ्यायचं आसंन तर सगळ्यांनी दहावी-बारावी तरी घेतली पाहिजे. आणि सगळ्यांनी म्हणजे आपल्याला काय बोलायचंय किंवा कोण काय आपल्याला बोलतं, या दोन गोष्टी समजण्यासाठी तरी language अं शिक्षण घेतलं पाहिजे, आणि जर आपण bank केत जरी गेलो तरीपण bank चा form भरणं, ते form भरण्यासाठी, check भरण्यासाठी किंवा ATM card, Debit card काढण्यासाठीपण आणि सा simple झालं तर, बोनाफा SIM card साठी आपल्याला जो form घ्यावा लागतो,

हो maam, तुम्ही जसं म्हणल्या की आता, अं bank चं ते आता सगळं म्हणजे असं online च जास्त तर झालेलं आहे तर, अं मला असं वाटतं की शिक्षण हे म्हणजे, असलंच पाहिजे. दहावीपर्यंत तरी असलंच पाहिजे कारण की, शिकलंच नाही तर त्यांना काहीच करता येणार नाही. Bank तून पैसे पण काढता ये काढता येणार नाही. शेतकऱ्यांचे त्यांचे सुद्धा पैसे जे सरकार देते तर ते पण bank तच देते. जर ते शिकलेलेच नसले, काही त्यांना येतच नसलं तर ते काय करतील. मग मला असं वाटतं की, अं त्यांनी शिक्षण हे करायलाच पाहिजे. तसंच की खेड्यागावात खूप प्रमाण कमी आहे शिक्षणाचं, पण आता म्हणजे पहिले खूप कमी होतं. पण आता तर तिकडचं पण हे झालेलं आहे. कारण की ना, आता जर जास्त बघितलं ना तर मोठ्या घरचे ते job करत नाही. जास्त तर गरीब लोकंच अं शिक त्यांचंच जास्त शिक्षण आहे. गरीब ल अं माणसांच्या लेकरांचं ते त्यांना जाणीव असते की गरीबी काय असते, पैश्यांची किंमत असते. तर मंग ते शेतकऱ्यांचे जास्तीत जास्त म्हणजे जिथे बघितलं ना तुम्ही तिथं गरीब म्हणजे bank मध्ये असो, company मध्ये असो. काम, railway station मध्ये कुठ कोणत्या पण job मध्ये मला असं वाटतं की, अं म्हणजे शेतकऱ्यांचे असे गरीब लेकरंच जास्त आहे. तर श्रीमंत लोकांना त्यांना कशाचीच जाणीव नसते ते नुसतं, अं शाळेत येतात म्हणून यायचं, अन लगेच जायचं. काही ज्ञान घ्यायचं नाही. तसंचं तसं खेड्यागावातल्या म्हणजे विद्यार्थ्यांचं त्यांचं काही नसतं ते बिचारे त्यांना, ते पा पावसात पाण्यापावसात, अन उन्हातानात एवढ्या लांब-लांबून पाच-पाच kilometer, अन सहा-सहा kilometers अं पायी चालून शिक्षणासाठी अं तडफडत असतात. पण त्यांना, पाहिजे तसं शिक्षण त्यांच्या मनासारखं भेटत नाही. कारण की शिक्षणाला पण अं खूप पैसे लागतात, आपल्याला वेगवेगळे course करायचे तर त्यांना पण खूप पैसे क लागतात. आता NEET, doctoring, nursing ते सगळे हे course करायला आता, अं लाखो रुपये प आपल्याला पहिले अगोदर ते coaching ची fees भरावी लागती, नंतर शाळेचं पण असतं

अं गरीबाची जे लेकरं आहेत त्यांचं पण खूप शिक्षण झालं पाहिजे, अं श्रीमंत लोकं त्यांचे तर काय, पैसे टाकून ते त्यांना शिक्षण देतात. पण ते लेकरांना शिकण्याचं काहीच हे नसतं, तर तुम्हाला काय वाटतं? हो ma'am बरोबर बोलल्या तुम्ही. गरिबांचं पण शिक्षण झालं पाहिजे. पण गरिबांसाठी सरकारने बारावीपर्यंत शिक्षण भेटल यासाठी already सुविधा केलेल्या आहेत. बारावीपर्यंत मुलींना pass free दिलेलं आहे. पहिले कारण की मुलींना शिकू देत नव्हते, मुलांना शिकवत होते. तर आता सरकारनी ते पण सुरु चालू केलंय की बारावीपर्यंत, अं मुलींना pass free भेटल आणि त्यासाठी पण बऱ्याच प्रकारच्या, अं development पण झाल्या आहे. college मध्ये पण आता, प आपली personality कशी strong करायची यासाठी पण, अं त्यासाठी पण classes उघडले आहेत. ते टाटा इन्स्टिट्यूट म्हणता येईल, त्याप्रकारचे पण classes आहेत. तिथे आपली प्रस्नालीटी कशी development करायची, कोणत क म्हणजे काय करायचं, काय नाही या गोष्टीचं पण म्हणजे सरकार government प्रयत्न करतंय, पण ते आपण पण follow केलं पाहिजे मला असं वाटतं. आणि का असं आता तर म्हणजे classes ची fee पण कमी झालेली आहे. कारण की online classes झाल्यामुळे, classes ची fees कमी झालेलीय. तर मला असं वाटतं की offline classes करण्यापेक्षा online classes करायला पाहिजे. आणि ते खूप महत्वाचं पण आहे. कारण की कोणी आपण जर Java वगैरे language शिकलो, तर engineering नंतर त्यात पण आपल्याला, भरपूर chance आहे. Java language बघितली तर खूप अवघड आहे. ती online class करूनच आपल्याला मिळतं, शिकता येती. जसं की पाली language झालं, संस्कृत language झालं. या काही language आहेत ज्या बारावीला पण असतात. आणि काही संस्कृत तर दहावीपर्यंत पण असते तर ती पण मुलांनी शिकली पाहिजे मला असं वाटतं. अं आणि जर बघितलं गेलं तर बारावीनंतर पण, म्हणजे ते M com, B com असं, हे M com, B com हे करू शकते आणि ह्या language शिकू शकते किंवा M com नंतर म्हणजे B com करू शकते. B com नंतर त्यांना bank मध्ये job लागतो. CPT वगैरे देऊ शकते. CA साठी पण चांगलं असतं. आणि B Tech वगैरे केल्यावर engineer साठी चांगलं असतं, engineer मध्ये job लागतो. तर त्याच्यातून आपल्याला वेगवेगळ्या facilities निर्माण होतात. आणि job पण भेटतो. मग आणि अं आणि मला असं वाटतं की, private job करण्यापेक्षा मुलांनी सरकारी job वर भर दिला पाहिजे. MPSC, UPSC चे classes लावले पाहिजे. Classes चे अं MPSC, UPSC चे classes लावून त्या classes मधून पण चांगलं ज्ञान त्यांना, सामान्य ज्ञान किंवा आपण म्हणतो ना, बुद्धिमत्ता, question जे असते, Puzzles अं puzzles असते. ते puzzles कसे solve करायचे हे पण चेत सा शिकवतात. अं आणि banking मध्ये तर banking चे class लावल्यावर bank मध्ये job लागतो. अं आणि तिथ,

हे कसं शिकवतात अं शिकवलं जातं, त्याच्या method काय असतात ते पण आहे. काही काही classes वाले guarantee पण देतात. आमच्याकडे तुम्ही class लावला तर आम्ही तुम्हाला job लावून देऊ. असं पण होतं, म्हणून मला असं वाटतं की सगळ्यांनी classes वगैरे लाऊन म्हणा, किंवा बारावीच्या नंतर degree नंतर पण योग्य ते अं निर्णय घेऊन चांगला job केला पाहिजे, असं मला वाटतं, म्हणजे education घेतलं पाहिजे. Education पण घेतल्यानंतर चांगला चांगला job निश्चितप्रकारे लागंल. आणि जर आपण बघितलं तर dress making मध्ये पण पहिले dress making साठी एवढं काही, घरचे allow करत नव्हते. फ म Makeup artist साठी पण, पण आत सगळे घरचे म्हणजे लोकं, म्हणजे parents चे thought process change होताय. की जर dress making आणि makeup artist कडे एक,

असं त्यांना, त्यांचे thought process होती. पण आता नाहीय. Beauty प makeup artist मध्ये खूप मोठ्या मोठ्या प्रकारचे ते artist असतात. त्यांना ते makeup करणं. ती पण एक art आहे, ती पण एक कला आहे. आणि dress making मध्ये पण चांगल्या चांगल्या प्रकारचे वेगवेगळे नवीन नवीन style चे gown वगैरे, one piece वगैरे, ते शिवणं म्हणजे ती पण एक कला आहे. प्रत्येकाला ती कला जमती जमती असं मला वाटत नाहीय. त्यामुळे सगळ्या म्हणजे सगळ्याच classes मध्ये सगळ्या, याच्यामध्ये चांगलं education घेतलं पाहिजे, आपल्याला आप आपल्या आपला interest कोणत्या गोष्टीमध्ये आहे, त्याकडं विद्यार्थ्यांनी लक्ष दिलं पाहिजे, आणि त्या दृष्टीने त्यांनी शिक्षण घेतलं पाहिजे. जर एखाद्याला makeup artist मध्ये interest आसन आणि त्यानी जर engineering केली तर त्याचं त्यात भविष्यामध्ये काही होत नाही हां. त्यामुळं त्यानी makeup artist झाला पाहिजे, मला असं वाटतं. आणि पालकांनी पण आपल्या मुलांना समजून घेऊन त्यांना जे योग्य आहे, हो ma'am आजकाल घरच्यांचं कधी, कोणत्या कोणत्या घरच्यांचं असं म्हणणं असंत,

त्यांचं मनच नसलं तर त्या शिक्षणात तर, ते असं मन लाऊन काहीच करणार पण नाहीत. त्यांचं मन वेगळीकडेच आसंल, तर त्यांनी त्यांच्या मनाचंच शिक्षण केलं पाहिजे, तुम्ही खरं म्हणल्या. आता दहावीनंतर आपण commerce मध्ये झालो तर, अं म्हणजे बारावीनंतर आपण commerce घेतलं तर आपण B com, M com असं करू शकतो. तसंच दहावीनंतर science घेतलं तर त्याच्यात पण अं खूप मोठ्या facility हायेत. मला सगळे असं म्हणतात science हे घेतल्यावर जास्त job लागती. म्हणजे जास्त job ची हे असती त्याच्यात, जागा असतात. तसंच की, तुम्ही म्हणले की polytechnique college मध्ये पण असं सगळं शिकवल्या जातं. की खूप ladies ला, मुलींना free मध्ये parlor चं शिकवल्या जातं. आणि तिथं पण engineering असं वेगवेगळं तिथं पण fashion designing तर मला असं वाटतं fashion designing पण हे ladies साठी खूप चांगलं आहे कारण की त्याच्यात पण खूप कमाई आहे. तसंच parlor मध्ये पण. कारण की आता, कोणत्या कोणत्या घरात, म्हणजे ladies ला job करून देत नाहीत, तर त्यांनी घरीच म्हणजे आपलं parlor हे करू शकतात, नाहीतर fashion designing झालं, असलं की आपलं घरीच शिवणकाम करू शकतात. म्हणजे त्याच्यात पण वेगवेगळ्या facility आहे. तर, मला असं वाटतं की, अं प्रत्येक ladies नी आपलं आपलं काहीतरी शिकून काही हे केलं पाहिजे. जर ते ladies शिकलेल्याच नसल्या तर मंग काय शेतात काम करावं लागतं.

म्हणजे शिक्षण झालेलं असल्यावर तेंव्हाच ते अं हे आहे की म्हणजे business करू शकतील. नाहीतर न शिकलेल्या त्यांना अं काहीच करता येणार नाही. म्हणजे तसंच bank मध्ये पण तुम्ही म्हणल्या की, Bank चे शिक्षण, bank चे course करून आपण bank मध्ये job म अं करू शकतो, ते पण खूप चांगली job आहे. अं तसंच की, अं शिक्षण म्हणजे त्याच्यात पण वेगवेगळे अं हे courses आहेत, तर ते आपण केलेच पाहिजे. कारण की आजकाल घरी बसून काहीच नाहीय. आपण काही ना काही शिकू, शिक्षण आसलं तर आपल्याला private नाहीतर government job लागती.

Job लागत नाहीतर त्यांनी म्हणजे आपलं स्वतःचं business पण start करू शकतात. Business मध्ये पण खूप कमाई आहे. तर म्हणजे ते शिक्षण झालेलं असलं तर हे सगळं अं हे आहे. म्हणजे ते business पण करू शकतात नाहीतर,

Business मध्ये पण खूप कमाई आहे. आता ते अं त्याला शिक्षण लागलं तर आपण वरक शिक्षण आसलं तर आपण worker ची salary ते सगळं, म्हणजे त्याच्यात पण अं खूप आपल्याला हे सगळं म्हणजे हिशोबशीर सगळं अं हे ठेवावं लागतं. आपल्याला का किती कुठं कुठं काय किती खर्च झाला, कुठं किती invest झाला. कुठं किती आपल्याला profit झाला, तर ते आपलं शिक्षण, झालेला असलां तर आपल्याला हे सगळं येईल. नाहीतर काय, आजकाल तर मला असं वाटतं की सगळे शिक्षी अं शिक्षकच आहे म्हणजे शिक्षणाचं पण खूप चांगली job आहे. म्हणजे त्यांना शिकून अं ते sir लोकं होतात. कोणी कोणी तर अं असं चांगलं शिकलेलं असलं की ते त्यांची स्वतःची शाळा पण open करतात. तर ठीके maam, बाकीचं आपण उद्या बोलू.

Education मुळे कधी loss नाही होऊ शकत. Education मुळे जे होईल ते फक्त profit च भेटणारंय आपल्याला, loss नाही होणार. म्हणून मला असं वाटतं की एज्यू education यांनी घेतलंच पाहिजे. Thank you maam, bye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

hello आलं का ग network आलं आलं जिओ ला काय कालपासून काय problem होतोय रात्रीपासून नाही call disconnect झाला त्याच्यामुळे कळलंच नाही मला रात्री मी मी म्हंटल तुमचा आवाज येत नाही नीट ते hello hello आवाज येत नाही network issue network issue ओरडतीये तेवढ्यात कट पण झाला हा मी इथून delete केला ना मग तुझा आवाजच येन बंद झाल पाहिलं मला समजलंच नाही काय होतय हा तीन मिनिटांचाच झालं

नाही आमच्याकडे रात्रीपासून problem होता network ला

बरं अह सगळे केले चालू

recording

काही नाही ते actually कस झालय ते two Gthree Gfour Gnetwork issue अह आहेत ना network चे type आता ते five G निघालाय ना त्यामुळे four Gthree G ला issue येतोय सारखा जेणेकरून माणसांनी जास्तीत जास्त five Guse करावं म्हणून पाहिलं कस two G चालत होत

काय असत कधी हे केलय का म्हणजे काय होत two G network exactly म्हणजे two G म्हणजे काय होत माहिती का? second हे होती ती generation होती two G म्हणजे

gen हा आणि हे generation आहे network च माहितीये हो two Gthree Gfour G आणि आता five G निघालं हा five G म्हणजे ह्या अशा सगळ्या generation आहेत network च्या आपण असं म्हणतो ना कारण कि हे काय आहे exactly म हे network ची आपण याला प्रणाली म्हणू शकतो किंवा असं म्हणू शकतो मला तर म्हणजेच three G वगैरे आठवतंय अह नाय मी two G च्या वेळेस खूप लहान होते त्यामुळे two G च त्यावेळेस म्हणजे नव्हता म्हणजे फोनच नव्हता पण ज्यावेळेस three Gfour G चालू झालं ना तेव्हा पासून मी फोन वापरते. पण ठीक होत अगदी काय एवढं हे नव्हतं आणि ते कस जस जस network ते प्रणाली वाढत जात तस तस मुक्या प्राण्यांना किंवा मुक्या पक्षाना त्याचा खूप त्रास होतोय. आता चिमणीसारखा जो पक्षी आहे तो चिमणीसारखा आपला पहिला किती दिसत हित गावाकडे म्हणा किंवा शेतीमध्ये पण खूप दिसायचा पण आता अग जस जस network वाढत गेलं तस तस ते धृमीय होत चालत ते पक्षी हा कस बोललीस तो movie आला होता ना तो अक्षय कुमारचा मोमोतु रजनीकांतचा तो त्याच्यावरतीच होता ना कि मोबाईल्स मूळ हे सगळे पक्षी हे अह हे झाले आमच्याकडे भरपूर पक्षी आणि झाडी म्हणजे सगळ्या प्रकारची झाडी इतकी झाडी इतके पक्षी आहेत बस म्हणजे सगळी म्हणजे सगळ्या प्रकारची चिमणी वेगवेगळी पाहिलेय म्हणजे आपली regular चिमणी हेवाई चिमणी छोटी चिमणी green color ची चिमणी orange color ची चिमणी मी तर खूप पाहते आमच्याकडे आहेत हे पण खूप जवळ आहे आमच्या इथे tower इथे जवळ आहेत पण चिमणी पण आहे. आता हा आता आपण network च्या two G बद्दल बोलू G म्हणजे generationG म्हणजे काय जो G capital लावतात ना ते काय माहिती का ते म्हणजे नंबर म्हणजे ते first generation मग ती मोबाईलची पहिली network ची generation हे network च्या generation बद्दल आहे मग तेव्हा काय होत माहिते का हे जेव्हा सुरुवात झाली होती network ची ती एकोणविशे ऐशी च्या दशकात सुरु झाली होती एकोणविशे ऐशी च्या ह्यांच्यामध्ये हे जे मोबाइल च network आपल्याकडे खूप उशिरा आलं ना नव्वद च्या दशकात आलं किंवा दोन हजारच्या आसपास आणि मला आठवत कि हा दोन हजार चार पाच मध्ये मोबाइल आला आणि म्हणजे त्याच्या अगोदर आला असंल शहरांमध्ये मग गावाकडे येत आहेत तर मग त्याच्यामध्ये काय first G म्हणजे काय first G network म्हणजे मोबाइलची पहिली generation मग ते पहिले basic सुविधा देत होते त्याच्यामध्ये analog technology digital technology नव्हत्या म्हणजे एकदम normal असं होत ना पूर्वी आपला वाल्याचा फोन होता हो आठवत त्याच्यानंतर कॉडला हा टेलिफोनला मग cod less आला तस हे जे four G network होत ते normal सुविधा देत होत

हा म्हणजे wireless telecommunication technology होती म्हणजे wire च्या विनाच होत आणि analog आणि त्याची speed होती two point four KBPS किती speed होती त्याची two point four KBPS म्हणजे आता बघा हा आपण कुठून कुठ पर्यन्त चाललोय म्हणजे ती two point four म्हणजे ती पहिली first generation होता तो two point four आता त्याच्यामध्ये काय होत कि त्याच two G अह two G चाललं का one Gfirst G एवढं चाललं का नाही त्याची हि voice ची quality होती किंवा आवाजाची quality होती ती खूप चांगली नव्हती हा मग एक व्हायचा किंवा मग मध्येच network जायचं बोलता बोलता हा आणि तिथे voice call आणि text call secure नव्हते म्हणजे जे कॉल होते ते secure नव्हते म्हणजे कोणी पण आपल हे करू शकत होत आणि हा खूप जड होता म्हणजे आपल्याकडे म्हणजे मोठे नव्हता फोन first G चा पण कॉल होता ना सुरुवातीला तो नव्हता त्याच्यानंतर आलं two G network आता network काय होत दुसरी generation होती त्याची आणि दुसऱ्या generation ने पहिल्या generation ला replace केलं म्हणजे दुसरी generation आली

हे दोन नव्या technic use केल्या होत्या आणि त्याच्यामध्ये त्याच्यासोबत आणखीन CDMA आणि TDMA च हे झालं आता TDMA आणि CDMA च काय होतं त्याच्या मध्ये inbuild sim आणि without build sim असं होतं ना ते रिलायन्स वाले पहिला जो फोन होता त्यांचा त्यांचे पहिले सीम सुरुवातीला आठवतं रिलायन्स lunch केलं होतं inbuild त्याच्यामध्ये सिम असायचं सिम वेगळ घालायची गरज नव्हती आणि मग त्याचं common make हे काय होतं म्हणजे काय त्यांनी GSM नेटवर्कमध्ये त्यांनी GPRS अह आणि EDGA नेटवर्क सुरू केलं GPRS

two point fourKBPS आणि याच speed काय होतं sixty-four आणि याच्या मध्ये सगळ्यात महत्वाचं म्हणजे सगळे call secure होते तुमचे text message आणि आणि दुसरा काय झालं माहिती आहे का याच्यामध्ये याचात लोकांना सगळं काही मिळत होत पण काय आपला मनुष्याचे काय माहितीये का मला आणखी पाहिजे आणखी पाहिजे त्याच्यावर काय आलं two G आता तर two G तू पण वापरलं मी पण वापरले

आणि त्याच्यामधनं three G सेवा मध्ये जेव्हा तुझा मोबाईल आठवतो का तुला आपल LTE आता LTE लिहिलेलं येतं पूर्वी आपला जिओ सिम लिहिलेले यायच मग त्याच्यात आहे त्यांनी म्हणजे जस three G नेटवर्क आहे ना त्याचा डेटा त्यावेळेस KBPS वरन कुठे गेला माहिती आहे तो speed मेघा मध्ये गेला म्हणजे fourteen point four MBPS वरती आला म्हणजे बघ किती जास्त वाढला speed आणि त्याच म्हणजे डेटाचे speed two point five MBPS लागलं डेटा सुरक्षित होता विश्वसनीय होता audio video screening

होत multimedia च्या खूप सुविधा होत्या त्याच्या मध्ये आणि त्याच्या नंतर fax power point म्हणजे आपलं ई-मेल सगळं त्याच्यात आलं three G मध्ये मधेच आलं ना हे सगळं का ग ते आपल्याला पाहिलं वापरताच येत नव्हतं ना three G च्या पहिले आपल्याला laptop खोलावा लागायचा ना पहिल्या आपल्याकडे सुविधा नव्हती हा तर मग हे झालं आता तेव्हाची three G service खूप महाग होती आठवत three G service महाग होती आणि ही सर्विस केव्हा स्वस्त झाली जेव्हा जिओ launch झाल बरोबर जिओ कशात launch झालं जिओ माझ्यामते four G मध्ये launch झालं जिओ

हे सगळ जिओ ने होतं म्हणजे ते कशाने होतं जिओ ने होतं मग हे झालं four G नेटवर्क आणि four G मध्ये आपल speed काय आलं पाहिजे hundred meghahundred MPPS ते one GPS काय hundred MPPS to one GPS कुठं आपण two point four KBPS पासून सुरुवात केली होती आणि कुठे आपण याच्या मध्ये आलो त्याच्यामध्ये मल्टीमीडिया video screeninglive TV अह data plan खूप स्वस्त झाला याच्यामध्ये three G मध्ये महाग होता data plantwo G मध्ये okay होता आणि three G मध्ये महाग होता जेव्हा data तेव्हा actuallythree G मध्ये कोणाला काही व्यवस्थित कळायचचं नाही. four G आल्यानंतर ना three G कळायला लागलं हो कळायला लागलं आणि मग पुढे पुढे असं होत पुढे असं होत कि सगळं हे जे होता होता पुढे multimedia जस झालं मग त्यात four G च्या कमया अह खूप हे होत्या म्हणजे four G च technic जे होत ते three G पेक्षा हे होत अह technology होती ती महाग होती आणि connectivity होती ती खूप सीमित होती four G मध्ये four G चा drawback आहे तो सगळ्यात चांगला drawback असा होता कि power consumption खूप असायचं आणि data consumption कमी होत होत नंतर five G फाईव्ह आता सध्या काय आलाय five G network आलाय five G network जी पाचवी generation आहे ती tenor technology म्हणजे new radio technology या नावाने हे केली जाते त्याच्यानंतर काय होत माहितेय का पुढे गेले तर हे सगळं high speed in mobile Internet service म्हणजे सगळ्या कुठल्या high speed in mobile Internet service आपण असा विचार करतो ना मी आता काल परवाच यांचं आमचा मोबाइल नवीन आहे यांनी सिम बदललं latest तर मी याना म्हंटल का ओ सिम का बदलल म्हणे ते four G च सिम होत आता हे five G च सिम आहे यांच्या मोबाइलला खूप हे आहे म्हणजे आपण काही पण search करा किंवा काही करा ना हम्म म्हणजे नाव टाकेपर्यंत लगेच येत screen मी तस माझ्या four G ला पण चांगला speed आहे पण यांच्या ला खूपच जास्त speed आहे म्हणजे आपण असं हे नाही करू शकत आणि माझी downlink मध्ये दहा जिजीका का prepare fix speed प्रधान करू शकतो म्हणजे किती ten G पण two point four त्याच्यानंतर sixty four sixty four KBPSPE मध्ये काय होत two point five MBPS त्याच्यानंतर आलो होतो आपण MBPS वरतीच आलो होतो sixty four MBPShundred MBPS

आता असे अजून किती ते निघतात काय माहिती five G च्या पुढं आता आता माहिती वेळ लागेल या गोष्टीला कारण हे technology असं वाटते आपल्याला खूप स्वस्त नाहीये ते म्हणजे अस आपल्याला देतात ते customer किंवा कंपन्या पण काही दिवसांनी त्यांचे सुद्धा limitations वाढतील ना या सगळ्या

पण हे मोबाईल मोबाईल कंपन्यांच्या sale साठी पण जिओ हे कसं गेलं होतं माहितीला सुरुवातीला ज्या वेळेस four G काढला किंवा ज्यावेळेस मोबाईल काढले जिओचे त्यावेळेस free मध्ये दिलं होतं एक वर्ष complete त्याने सगळे कार्ड free मध्ये sale केले होते free मध्ये sale केले होते पण माहिती आहे तुम्हाला आता की आपल्याला असं वाटत होतं की मध्ये काय आहे किंवा काय आहे पण त्यांची ती technology होती सगळ्यांनी म्हणजे मी स्वतः माझा मोबाईल एअरटेल मधून जिओ मध्ये shift केला माहितीये खरं तर कारण पण त्याचं असं आहे की जिओ ला range खूप चांगली होती जिओ ला range चांगली होती म्हणून आपण ती shift केला पण आता कसं ज्याला माहीत नाही की two G च काय three G च काय four G किंवा five G काय आता कसाय माहितीये का की मोबाईल कंपन्यांचं नेटवर्क आहे आता आपले जुने मोबाईल जोपर्यंत खराब होत नाहीत तोपर्यंत आपण का five G चा मोबाईल घ्यायचा तू मला सांग काय उपयोग हो ते पण आहेच आणि मुळात आता कसा माहिती आहे का आपल्या फोनला five G support च करत नाहीये कारण की four Gthree G चा support आहे हा